ते पण वैतागत असेल. नाही. librarian कशाला वैतागेल he is also does book ना अच्छा.

नाई, पण तरी. ते लोकं बोलत असतील ना तुला. की, आता घरी जाऊन, मला आम्हाला घरी जायचंय म्हणून. मग? तू कोणत्या book साठी एवढं एवढं हे केलंस? त्यांना त्रास दिलंस, कोणतं book होतं? अं alchemist म, त्याच्यात म्हणजे हाये काय म्हणजे exactly what does very काउलो पोएलो न काउलो पोएलो नावाचा एकच spanish writer आहे. त्यांनी लिहिलेलं आहे. तो मूळचा ब्राझीलचा आहे. आणि त्याची trans त्याची अं हे होती, अनुवादित आवृत्ती होती ती, जी मी वाचत होतो. Okay That story तसं बघायला गेलं तर एकदम नॉ अं एका मेंढपाळाच्या मुलाची story आहे ती.

तो त्याच्या स्वप्नांचा मागोवा घेत, तिथे त्या church मध्ये तो रहात असतो. एक मुलगा अ एक मुलगा ठरवतो, मला मेंढपाळ म्हणून आयुष्य जगायचंय. वडिलांना पण मेंढपाळच व्हायचंय. आणि मग त्याचे वडील त्याला काही amount देतात. जी त्यांनी त्याच्याकरता ठेवलेली असते. मग त्याच्यातनं तो मेंढ्या घेतो, मेंढ्यांचा मोठा कळप तयार करतो. तो church मध्ये मेंढ्या वगैरे राखायचा, मग त्याच्यानंतर लोकर विकायला लागला. तो जसं वयात येतो, तसं त्याला एका त्या मे लो जो लोकर काढणारा असतो त्याची मुलगी आवडायला लागते. आणि मग तो एका church मध्ये बसतो तेंव्हा त्याला स्वप्न पडतात. आणि मग त्या स्वप्नांच्या पाठीमागे जाताना तो मेंढ्यांचा कळप विकतो. त्याच्यानंतर तिथनं cross करून तो इजिप्त मध्ये जातो. इजिप्तमध्ये त्याच्यानंतर त्याच्याबरोबर दोन चार त्याच्याबरोबर cross करून सगळं सगळं stolen होतं. चोरी होते, त्याच्या त्याला फसवलं जातं. त्याच्यानंतर तो तिथे एक job join करतो. त्याच्यानंतर एका क्रिस्ट एका crystal च्या व्यापाऱ्याकडे तिथे crystal च्या व्यापाऱ्याबरोबर काम करताना त्याचं त्याचं luck चांगलं निघतं. तिथनं तो पैसे जमा करतो. त्याच्यानंतर परत तो पुढे निघतो वाळवंटात जायला. ते वाळवंटातली त्याची सफारी, वाळवंटातली वर्णनं, तिथे वाळवंटामध्ये oasis मध्ये जाताना त्याला किमयागाराचं भेटलेलं वर्णन. त्याच्यानंतर त्याला पडलेले स्वप्नं. त्याचें तिथे त्याला भेटलेली त्याची फातिमा नावाची त्याची त्या अं किताबाची त्या पुस्तकाची नायिका. आणि त्याच्यानंतर त्याला भेटलेलं एक छोटंसं विश्व वाळवंट. त्याच्यानंतर त्यातले fantasies आणि त्याच्यानंतर मग पुढे त्याचं ते त्या किमयागाराबरोबरचं झालेलं discussion किमया आणि शेवटी त्याचं, शेवटी तो तिथेच त्या pyramid पर्यंत आणि pyramid पाशी गेल्यानंतर त्याच्याकडचं जे उरलेलं थोडं फार सोनं असतं ते लुटून घेतलं जातं आणि जो लुटतो तो सांगतो, अरे यार एवढं कशाला मलाच स्वप्न, मलाही असंच स्वप्न पडत होतं. की त्या तिथे असंच church आहे आणि church च्या इथे खाली पेटाऱ्यामध्ये मोठं भरपूर जास्त धन ठेवलेले आहे. तेंव्हा मी पण तिकडे शोधत गेलो होतो. मग त्याचा मग त्याचा तर सोन सोडून किमयागाराने परत त्याच्यासमोर ठेवलं छोटसं गुढ. आणि रिकामा परत मग त्याचा परतीचा प्रवास आणि खजाना शोधून काढणं, आणि मग पुन्हा एकदा त्या फातिमाला evevrything is good. Really nice. प्रत्येक वेळी ते मस्त होतं. हां. Actually प्रत्येकवेळी जेंव्हा आपण tension मध्ये असतो आणि जेंव्हा आपल्याला काही कळत नाही नां, तेंव्हा जर का ते वाचायला मिळालं नां, तेंव्हा ते वाचलं नां, प्रत्येकवेळी ते life ला नवी दिशा दाखवतं. अच्छा

प्रत्येक गोष्टीचा कुठलातरी वेगळाच angle समोर आणून देता ते नेहमी. I don't know why त्या पुस्तकामध्ये असं काय आहे किंवा त्या story मध्ये असं काय आहे. पणजगायची एक वेगळीच उमेद दाखवून देतं ते. हां पण ते त अं आता पुढचं अं काय, कसं असेल ते लोकं तसंच हे करणार ना.

तो आपल्याला त्याच्यात suspense असेल तर त्याच्यातच आपण interest घेऊन आपण book वाचतो. आणि दुसरं तू कोणतं तरी सांगत होता, last time मग तू तो story सांगितली नाही मला. हां actually पण ते सांगायच्या आधी मला तुला अजून एक, अजून दोन-तीन books बद्दल share करायचंय की, हां जेंव्हा मी दहावीच्या आसपास होतो ना, तेंव्हा मी ती तीन-चार पुस्तकं वाचली ज्यांचा माझ्या मनावर खूप चांगला परिणाम झालेला होता. एक मुलामुलींचं भावविश्व, आणि त्याच्यानंतर पुढे जेंव्हा पुढे जेंव्हा एका male आणि female यांच्यामध्ये येणाऱ्या भावभावना याला manage करताना जाणारे तणाव, कंगोरे, हे सगळं मला त्याचवेळी त्यांनी ते भावविश्व समृध्द झालं होतं माझं. त्याच्यामुळे मला एवढे कधी problem आले नाही. पुढे.

त्यांनी हम्म त्यांनी जे काही शिकवलं ना ते खूप छान होतं, actually. शाळामध्ये एक वेगळं भावविश्व होतं. नाती चरामिचं अजून वेगळं, ब्र अजून वेगळी. पण हां त्यांनी खूप चांगले कंगोरे उघडून दाखवले होते.

हो. Suspense real story yes. How can I forget that? तू ते दिवशी सांगत होता, त्यास पण नंतर मग तिथे पण वेळ झाला मग मी गेले. हां, actually एक science based आहे ते actually experiment केलेला होता. Teleportation चा. अजूनही ते तेवढं प्रगत झालेलं नाहीय माणसाकडनं, पण त्याचं primary याच्यावरच सुरूय. आणि त्याचं actually अमेरिकेने सुरुवातीलाच start केलेला होता हा project teleportation चा. तो teleportation चा project पूर्ण झाला नाही म्हणून त्यांनी marattam project start केला. आणि manhattan project पण मागं पडला त्या तिथे atom bomb. पण atom bomb च्या अमेरिकेला कधी गरजच पडली नसती. कारण त्यांच्या फौजा इकडनं तिकडे काही seconds मध्ये पोहोचल्या असत्या. असा तो, असं ते surge होतं. जे त्यांनी destroy केलं नंतर. आणि त्याच्याबद्दल details होती त्या पुस्तकात सगळी. The space triangle म्हणून. अच्छा. मी तेच म्हणलं. तू ते अर्धं सांगितलंस म्हणलंस. ते story म्हणलं असं होता, की त्याच्यावर ते movie वगैरे काही येणार होतं. किंवा काय short film येणार होता असं झालेलं म्हणलं.

हो. Actually teleportation मुळे, अं अमेरिके अमेरिकेचं असं धोरण होतं, की teleportation इतकं ready करायचं की, कुठनंही कुठेही माणूस आणि weapons ही immediate पाठवता येतील. काही seconds च्या आत ज म म्हणजे आत्ता जर का दुसऱ्या कोपऱ्यात जरी काही झालं, तरी तिथे काही का काही minutes च्या आत अमेरिकेची फौज तिथे शस्त्र अस्त्रांसकट ready असेल. आणि त्याच्यानंतर immediate त्यांचं काम झाल्यावर फक्त एका button वर तिथनं सगळी फौज गायब होऊन पुन्हा आपल्या ठिकाणी येईल. Its like magic.

मला आठवला, पण लहानपणी, लहानपण ते story ऐकायचे तर, book मध्ये पण तसं असतं का, म्हटलं तू नेमका तेच book book book book करायचं म्हटलं book मध्ये काय असतं एवढं? पण ते वाचलं गेल्यानंतरच समजतं जसं काय. Yeah. its magic. Books हे एक प्रकारचं नशा आहे. Yeah really. मला, हां मला व्यसन म्हणशील तर एकच आहे, पुस्तकांचं. आणि ती जर का नवी-कोरी पुस्तकं असतील तर, त्याचा कोरा कोरा वास काय सुंदर असतो तो. Wow पहिल्या पावसानंतर येणाऱ्या मातीचा गंध, रात्री फुलणाऱ्या रातराणीचा सुगंध, हातात असलेल्या कॉफीचा smell आणि नव्याकोऱ्या, नव्या पुस्तकाचा smell, wow. मस्त

आत्ता, अं I think तू पण काहीतरी वाचायला start करावं. मी ही एकदा तो book घेतलं होतं.

Rich daddy काय? rich daddy

नंतर मग तेच, ते ती परत घेतली माझ्या मैत्रिणीने तिला वाचायची म्हणून.

Yeah I think तुला तर वाचायला आवड असेल तर वाचायला सुरुवायची असेल ना, तर online app पण आहे प्रतिलिपी म्हणून. Free मध्ये तुला stories भरपूर साऱ्या stories वाचता येतील. तेच विचार करतीये मी. तो audio app download केलेला मी. ब त्याचं subscription ना.

मी mostly अं त्यांचं ते एवढा time नाही मिळत ना, मग त्याच्यामध्ये असंच, E library चं पण हे करत होते.

याच्यात, प्रवासामध्ये local मध्ये असताना किंवा असे जे काही मधले काही मिळतात ना त्याच्यात सुद्धा मी वाचायचं सोडत नाही. क कधी कधी माझ्या आजूबाजूचे असतात नेहमी जे routine चे ते सुद्धा वैतागतात, काय आपलं त्या mobile मध्ये घुसून पडलेला असतो, काय माहिती? नाई पण आता books असे carry करण्यापेक्षा ते बरं.

बघायला गेलं.

आणि ते एक नवीन येणार आहे book.

काय आठवत येत नाही. त्या दिवशी मी अं जाताना त्या exibition काहीतरी होतं, त्या time ला कोणीतरी नवीन आला होता तो. माहित नाही. So त्यांनी publish केली होती आणि ते writer

अजबगजब.

मला पाठवून दे ना तुला भेटली तर. हो नक्कीच. त्यांचं आता exibition तुझ्या तिथे जवळपास कुठेतरी असणार आहे. आपण भेटूयात. बरोबरच जाऊयात. तुझ्या घराच्या जवळच आहे ते ठिकाण. चालेल.

हां तिथे तर असणारच book. मी असा विचार करत होते की ते book पण नाई राहात, निघून जातात. माठाला हे books आहेत, movie नाहीय.

जाऊया आपण. हां, लोकं मनात असं शिव्या घालू नकोस, लोकं कुठं कुठं फिरायला नेतात आणि मी तुला books बघायला नेतोय. नाई नाई नाई. तसं काही नाई. आता तू काही व्यवस्थित सांगितलयंस तर म्हणलं आणि actually वाचायला हवं. कारण आपलं मेंदूला पण ते बोलतात ना, एक एक सं अं व्यायाम हवा असतं. कारण आपला positive thinking थोडी चालू असली पाहिजे.

तर आपण असं वाटतं ना, थोडं relax आहे तर, तर मग त्याचं जेवण तर तेच असतं ना, books reading, puzzels हे.

आपण मग त्याला नुसतं tension च देते

हम्म चलूया आपण, भेटू. चल, actually मी एक पुस्तक माझं जरा wait करतंय. आपण भेटू. Book exibition च्या दिवशी. कोण wait करतंय? पुस्तक गं. नवीनच वाचायला घेतलंय. हे देवा. तू लग्न त्याच्यासोबतच कर. नको गं. बायको पुस्तक lover असू देत. आम्ही दोघं मिळून वाचत बसू. हो. अरे तुला माहितीये का? आई-बाबांचा मी ना ओरडा, माझ्या अख्या life मध्ये फक्त पुस्तकांवरनं खाल्लाय.

मस्त. तुझं तेच होता. शाळेमध्ये पण तेच करायचा. Library मध्ये जाऊन बसायचा आणि teacher आम्हाला विचारायचे की कुठे गेला? हां. ते तर आहेच.

हां. नक्की चल.

Okay. चालेल. तसंही मला देवाची एक देणगी आहे. की मी वाचलेली book माझ्या लक्षात राहते. आणि मला सांगताही येतात. हां. Actually आपलं memory दोन प्रकारे हे करतात ना. एक वाचणं आणि एक व्हिजु visualize. म्हणजे ऐकणं आणि बघणं. Yeah पुस्तकं सांगण्यासारखी असतील तर explain करायला काही वाटत नाही. पण तीच जर का राधेय सारखी असतील ना तर मग सांगूही शकत नाही. हो. चालेल.

त्याचं त्याचं दुःख बघून शेवटी मलाच रडू आलं. राधेय वाचून. up and down असला तर आपण जिवंत ए. जर एक straight line झाली तर म्हणलं ते तर आहेच. हो. आता त्याला तरी कोणी बघितलंय, त्याला तरी सगळे जणं महसूसच करतात फक्त.

हां, but there is positive and negative things are there हम्म ते तर आहेच. ते तर सगळीकडे असणारच आहे आणि आपल्याला त्याच्यातून अं हे करायचंय.

चालेल. मी करते तुला phone. माझं wait करतंय. Book and coffee. हम्म तू book वाच. नाई नाई नाई.

Good night.

आवाज येतोय व्यवस्थित?

काय हे! चहा पित बसलेय, मस्त संध्याकाळी! थोडासा गार वारा पण सुरू झालाय. काय म्हणतो वातावरण कसंय? वातावरण म्हणजे चांगलंचंय, पाऊस येतो अधनंमधनं, पण हिवाळ्यापेक्षा तर चांगलंय. का बरं असं? हिवाळ्यात असं काय विशेष होतं? आणि म्हणजे आत आता हिवाळ्यापेक्षा चांगलंय. म्हणजे गरमी हिवाळ्यापेक्षा चांगली वाटते तुला तर. विशेषए उन्हाळ्यामध्ये आपण fan लावू शकतो, cooler लावू शकतो, AC लावू शकतो, पण हिवाळ्यामध्ये आपण काय करणार? sweater घालून घालून किती घालणार? घरात ठीके! पण घराच्या बाहेर थोडी असणारेना, बाहेर गेलं कि गार वारा लागणारच, थंडी वाजणारच. घराच्या बाहेरच पडायचं नाही, असं तर होतंच नाही.

थोडंसं हलकं फुलकं पण वाटतं. हो ते तं आहेच. म्हणजे हिवाळ्यात थोडंसं असं होतं. कि, किती किती कपडे घालणार? काय काय करणार? आणि तसं नाशिकचं temperature त्या मानाने कायमच पेपरला येतं, कि नाशिकचं

कि नाशिकमध्ये अशी अं इतकं कमी झालंय. जसं पावसाळ्यात येतं ना नाशिकचं! इतकं, हम्म हम्म इतका गोदावरीला इतका पूर आलाय! असं झालंय तसं झालंय, तसं हिवाळ्यात सुद्धा नेहमी नाशिकचं नाव येत असतं. कि नाशिक इत् इतकं गारठलंय.

हो हो! ह्या वेळेस तर बापरे! इतका भयानक हिवाळा होता, अक्षरशः मी एकेक दिवस मोजला.

अच्छा! आता हम्म माझं पण असंच आमच्याकडे पण असंचय, तुला माहितीये भोपाळला कसं होतं. हो भोपाळचं तसं म्हणजे अं यूपीएससीला प्रश्नच असतो भोपाळचा. म्हणजे भोपाळबद्दल प्रश्नचे. सगळ्यात जास्त क अं कमी temperature आणि सगळ्यात जास्त temperature कुठेय? कुठल्या शहरात आहे. तर त्याचं उत्तर भोपाळ आहे. इथे हिवाळा सुद्धा खूप जा

heater घ्यावा लागतंय, म्हणजे उन्हात बसावं लागतंय. हात पाय असे गो गा गोरठून जातात, गारठून जातात आणि उठल्यानंतर असं वाटतं, हे काय करायचं! काय करायचं! काय करायचं? कितीही कपडे घाला, हा खरं ती अशी थंडी जाताच नाहीये. थंड पाण्यात हात घालायची इच्छाच होत नाय. काही काम करायचीच आणि इच्छा होत नाय. घरात आलं कि असं वाटतं blanket घ्यावं आणि ब्लॅंकेटमध्ये मस्त पडून राहावं. पण मग प्रत्येक वेळेस नाही होत ना ते शक्य. घरातले कामं करावेच लागता, बघावंच लागतं, कितीही थंडी असेल तरी. त्याला काही पर्यायच नसतो. आणि, थंडीमध्ये अजून एक असं होतं, कि आपल्याला, जे काही आपण म्हणतो. थंडी असल्यामुळे काही खूप काही energy रहात नाही काम करायला. बऱ्याच वेळेस थंडी वाजते. जाऊद्या राहू द्या, तेवढं एक होतं. पण म आता काय करणारे? आपल्याला पर्याय नाही. जे आलंय ते आपल्याला करतच बसावं लागतं. आणि त्यात मला सकाळी college असतं ना. हो सकाळी उठून, आवरून जायचं. ते जरा जास्तच कठीण होतं. हो! मग आता चालतंय. त्यात मला थंडीमध्ये सकाळी माझे सगळे joints अशे हे होऊन जातात. अशे आकुंचन पावून जातात. ते अशे अच्छा, अच्छा! normally यायला त्याला इतका वेळ लागतो. म्हणजे सकाळी उठल्यावर मला तासभर काही सुचतच नाही. मग एक दीड तासानंतर मग कुठेतरी काहीतरी शरीराची movement आपली सुरु होते. मग आपलं लागायचं हळूहळू कामाला. अच्छा, अच्छा, अच्छा, अच्छा! आता हम्म actually माझं कसं होतं माहितीये थंडीमध्ये इथे, इथे थंडी तर असतेच खतरनाक. म्हणजे बाहेर जाण्याचा तर विषयच नाही. हम्म आणि इथली थंडी अशी असते कि, आपण बाहेर उभं राहण्याचा विषय नाही. तर सगळ्यात जास्त कुठे वाटतं माहितीये जेव्हा गॅसचं ते आपण स्वयंपाक बनवतो ना. हम्म त्याचं तेव्हा सगळ्यात छान वाटतं. आणि

तेव्हा छान वाटतं. पण ते तेवढ्यापुरतं वाटतं गरम गरम. छान! मग त्याच्यानंतर जसं गॅसपासनं थोडं लांब गेलं, कि मग हात पाय गारठून जातात. कि झालं आता झालं. तेवढंच आणि मग काही जर समजा काम करायचं असेल, भांडी धुवायची असतील, कपडे धुवायचे असतील. तर म्हणजे दिवसासुद्धा इतकं कठीण आणि ह्या वर्षीची थंडी, मागच्या दोन वर्षांच्या किंवा मागच्या तीन वर्षांच्या थंडीपेक्षा जास्त अं प्रभावशाली होती. म्हणजे असं वाटत होतं कि, कडक थंडी कडक थंडी होती कडक थंडी खूप कडाक्याची थंडी खूप हो आणि याचं कारण पण असं झालं, कि पाऊस पण खूप पडला. आणि थंडी पण ह्या वर्षी खूप झाली. पाऊस अं पावसानंतर जास्त पाऊस पडल्यानंतर जास्त थंडी पडते. जास्त थंडी पडल्यानंतर जास्त गरमी पडते. मग ती बोचणारी थंडी असते ना जी अशी एकदम, तशी थंडी हो होती.

मला हिवाळ्यात अजून एक मोठा problem होतो. हिवाळ्यात लोकांनी लग्नच ठेवू नये. म्हणजे कपडे घालायचा महत्वाचा प्रश्न होतो. काय कपडे घालायचे? काहीतरी छान घालायचं आन् त्याच्यावरनं shawl घ्यायची, नाहीतर sweater घालायचं. काय मग! लग्नामध्ये ते आपले असतात छान नवीन नवीन कपडे हो, छान छान साड्या, त्याच्या सगळ्या, जो काही त्याचा view असतो, तो look असतो. त्या शॉलनी आन् त्या स्वेटरनी त्याला काही चवच राहात नाय. आणि दुसरे म्हणजे होत नाही, काय होत नाय.

कि आपण ज्या आनंदासाठी जातो कुठे, कुठल्याही हम्म गोष्टीसाठी आनंद व्हावा म्हणून जातो. तो आनंद राहतंच नाहीये. मुळात म्हणजे काय होतं, दुसरी गोष्ट, थंडीत सगळ्यात मोठा म्हणजे cough जास्त वाढतो थंडीमध्ये. आता हो लहान मुलांचं झालं. सोनू चिकूचं तर असं झालं, कि थंडीत जर सर्दी झाली. तर महिनाभर तर काहीच नाही, म्हणजे महिनाभर कितीही मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा, कितीही गरम पाणी घ्या. कितीही औषधं तर पंधरा दिवसच लागणार antibiotic म्हणजे ते तर ठरलेलंचे, कि जर सर्दी झाली थंडीमध्ये तर तुम्ही असं एक दिवसात किंवा दोन दिवसात नाही होण्यासारखी गोष्टच नाहीये. ते पंधरा दिवस त्या सगळ्या गोष्टी चालू राहतात. असंय! आणि मग त्याच्यानंतर मग तुम्ही जर असं म्हटलं, थोडी काळजी घेतली तर व्यवस्थित. पण त्याच्यात असंय कि थंडीमध्ये हे तर झालं. cough जस्ट वाढतो, हे जास्त वाढतं. आणि दुसरं म्हणजे हो हो ह्या थंडीमध्ये ना हम्म हम्म खूप दिवस बुलबुलचा खोकला थांबतच नव्हता. इकडे दाखव, तिकडे दाखव. थंडी जेव्हा कमी झाली तेव्हा तिचा खोकला थांबला. हो आणि मग दुसरं मच्छर वगैरे पण वाढतात आणि थंडीमध्ये मग बाकीचे आजार, जसे पावसाळ्यानंतर जसे आजार येतात. तसे ते थंडीतले आजार पूर्ण थंडीभर राहतात. असं नाही कि आता पाऊस कमी झाल्यानंतर आजार कमी होतात. इथे थंडी, हम्म थंडी जशी वाढते तशे आजार वाढतात. म्हणजे आपले साथीचे रोग पण येतात. काही अं dengue तर म्हणावं असाही येतो. म्हणजे आता एका एक शाळेत तर असंय कि, एक दोन मुलांना ताप आला कि सगळ्या मुलांना ताप येतो. मग teacher सांगतात. कि ताप आला असेल तर शाळेत पाठवू नका हां, नाहीतर मग ते सगळ्या मुलांना होतं असं. मग त्या अशा सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे थंडीत आणि या वर्षीची थंडी जरा दोन हजार बावीसची थंडी खूपच अशी अं कडक थंडी होती. भयानक भयानक भयानकच होतं. आणि त्यात थंडीमध्ये आम्ही सगळं ते अं अं रात्री फिरणं वगैरे सगळं बंद केलं. दिवसा फिरणं सुद्धा संध्याकाळी. बाहेर निघणं नाही. मुलांचं खेळणं बंद झालं विशेष म्हणजे. जी मुलं संध्याकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत बाहेर खेळतात ग्राउंडवर, ती मुलं खेळली नाही. आणि जर मुलं खेळली नाही तर मग त्यांचं असं सगळं अं होतंय ते सगळं disturb झाल्यासारखं होतं, चांगलं वाटत नाही त्यांना. कधी खेळत नाही, घरात किती खेळणारे? TV किती पाहणारे? आपण टीव्हीचं विचार करतो. किती म्हणजे किती cartoon किती पाहणारेत? ते cartoon सुद्धा पाहणं होत नाय.